ते म्हणाले मला miss करतात आणि शहरात राहतो आणि शहराचे नाव असे आजोबाना शहरात राहतात म्हणून आम्ही तिथे train ने प्रवास करतो. मला bullet train चालवायला आणि

माझ्या कुटुंबासोबत बराच काळ राहून खूप छान वाटलं. सुरवातीला हे खूप कठीण होते आणि काही नकारात्मक ऊर्जा होती कारण आम्ही बाहेर जाऊन अनेक बाह्यक्रिया कल्प करायचो पण थोड्या वेळाने बसणे अधिक सोयीस्कर झाले आणि आम्ही काही घरगुती कामामध्ये आणि जीवनामध्ये गुंतलो त्यामुळे वातावरण शांत होण्यास आणि कंटाळवाणेपणा आणि नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत झाली. मला माझ्या आईसोबत घेऊन काम करणे, प्रसिद्ध जेवण बनविणे आणि पत्ते खेळणे यासारख्या काही क्रियाकल्पक आनंद झाला. मला ती खूप छान वाटली आणि मला ते माहिती नव्हते कि ते आम्हाला मारहाण करतील आणि तिला बरेच मला युक्त्या आणि हाल~हालचाली . गेल्या वर्षी मला एका दिवसात करमणूक park येथे जाण्याची संधी मिळाली होती. मी माझी मुलगी आणि

आम्ही . आम्ही संध्याकाळी पाच वाजता सुमारास ला पोहचलो. आम्ही तिथे जेवण केले. काही लोकांना उतरवले आणि घराकडे निघालो.

आम्ही तिथे गेलो आणि आम्ही सर्व अच्छा. बरं हां हां. अच्छा. हां. अच्छा. अच्छा. बरं. माझी शेवटची सुट्टी मला खूप आवडली ह्यात शंका नाही कारण सुट्टीतही माझ्या वडिलांच्या बाजूने, माझ्या कुटुंबातील सदस्यांना ओळखू शकलो. त्याच गावात अधिक नातेवाईक राहत होते पण आम्ही एकमेकांना ओळखत किंवा आम्ही कसे दिसतो हे देखील माहीत नाही त्यामुळे अं माझ्या वडिलांना मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला गेहुन कुटुंबाच्या घरी राहायला जाण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबाला एकत्र घेण्यासाठी आणि परिचित होण्यासाठी आमंत्रित केले, जेणेकरून तरुण पिढीला त्यांच्या नातेवाईकांची आणि त्यांच्या मुलाची ओळख व्हावी, मैत्री व्हावी म्हणून आम्ही तलावाजवळ माझ्या आजोबाच्या घरी राहिलो. आणि भरपूर आणि काही मजेदार क्रिया करताना. मला ना हा अनुभव पुन्हा सांगायला आवडेल. तुम्ही तुमच्या तुमच्यासोबत आहात हे वाटणे

योगा करणे बनवणे आणि पत्ते खेळणे यासारख्या काही क्रियाकल्प करण्यात खरोखरच आनंद झाला मला ती छान वाटले आणि मला ते माहित नव्हते कि ते आम्हाला फक्त करते आणि, बऱ्याच अं चांगल्या युक्त्या आम्ही हालचाली माहिती आहेत. आणि शेवटची सुट्टी फारशी तथापि अनेक कुटुंब असून हि बाहेर जाणे किंवा .

तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र अं येतात आणि काही मनोरंजक जेवण तयार करतात त्यामुळे त्यानंतर आनंद आणि कौटुंबिक वातावरण दोन्हीसाठी. काही वेळ, खेळ किंवा देखावे करू शक्तत . आणि बाहेर पाडण्यासाठी आम्ही जेवन्याचा Cup घेण्यासाठी आणि काही नवीन आणि अनुभव मिळण्यासाठी प्रतीक्षा करू तसेच मला ती खूप आवडली आणि त्याचप्रकारे अं सुरवातीला एक. काही चव आणि बाह्यक्रियाकल्प करायचो. मला माझ्या आई सोबत तर .

माझे कुटुंब माझे कुटुंबापेक्षा मोठं कोणतही धन नाही कुटुंबापेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही आईपेक्षा मोठी कोणतीही सावली नाही भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही आणि बहिणीपेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच महत्वाचं नाही माझ्या कुटुंबात मी माझे आजोबा माझी आजी, आई, बाबा आणि माझा दादा असे सहा जण राहतो. माझे कुटुंब म्हणजे माझ्यासाठी स्वर्गच आहे.

वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लगार नाही, आईपेक्षा मोठी कोणतीही सावली नाही, भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही आणि बहिणीपेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही. म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच महत्वाचं नाही खरंच ज्या माणसाजवळ कुटुंबाची धनदौलत असेल ती माणसं कधीच दुखी होऊ शकत नाहीत मी कोणत्याही संकटात सापडले तरी माझे कुटुंब माझ्या मागे भक्कमपणे उभे राहते असं म्हणता सहनशीलता प्रदान करणाऱ्या कुटुंबामध्ये क्रोध नसतो व जिथे क्रोध नसतो तिथे संघर्षही नसतो आणि संघर्ष नसेल तर नाती व कुटुंब तुटत नाही कुटुंबाच्या सहवासात अनेक मोठी दुःखे व संकटे विलया पार पाडली जातात.

एक प्रकारची ऊर्जा व शक्ती देतात परस्परा अं विषयीचा आदर आणि एकमेकांप्रती असलेली आत्मीयता कुटुंबाना घट्ट बांधून ठेवते सगळी दुनिया तुमच्या आह शी स्वतःच्या मतलबासाठी जोडलेली असली तरी तुमचे कुटुंब नेहमी कोणाला ही संकटात कोणत्याही संकटात तुमच्या सोबत निस्वार्थपणे साथ देते माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा एकमेकांशी अतिशय प्रेमाने वागतो एकमेकांची सुख दुःख समजून घेतो. मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर जीवापाड प्रेम करते. कुटुंब नेहमी आर्थिक आणि भावनिक गरजांचा आपल्या सदस्यांना मदत करील. कुटुंबात एकत्र राहण्याच्या आनंदातून समाधान आणि आनंद वेगळाच असतो. कुटुंबे देखील योगदानाद्वारे आणि समुदायातील क्रियाकलापान मधे भाम देऊन समुदायांच्या विकासामद अह विकासास मदत करतात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 आणि ते खूप मेहनती प्रामाणिक आणि वक्तशीर आहेत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांशी तरतूद करण्यासाठी सर्वोतपरी प्रयन्त करतात माझी आई कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची काळजी घेते ती एका firm मध्ये Account Accountant म्हणून काम करते दिवसाची तयारी करण्यासाठी ती सकाळी खूप लवकर उठते. माझा भाऊ एक हसरे व्यक्तिमत्त्व असलेला आनंदी व्यक्ती आहे जो क्रीडाकला क्रियाकलाकांचा आनंद घेतो. आणि मी त्याच्यावर खूप प्रेमपग करते मोठे कुटुंब मोठे कुटुंब असणे मनोरंजन का आह मनोरंजक आहे कारण घर नेहमी आनंद वाटते कुटुंबात नेहमी Teamwork असते आणि चांगले संबंध टिकून राहतात मला माझ्या कुटुंबाच साहसी स्वभाव आवडतो कारण जेव्हाही आम्ही सुट्टीसाठी जातो किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतो तेव्हा आम्ही नेहमीच मज्जा करतो कुटुंब हे व्यक्तीसाठी एक आशीर्वाद आहे कारण ते इथेच आहे आणि तिथे त्यांना पारिभाषिक करते नैतिक मूल्य आणि सादिक प्रयत्नातून चांगले कुटुंब तयार होते. भारतातील कुटुंब अशी आहेत ज्यात विस्तारित कुटुंब एकत्र राहतात आणि जवळचे नाते संबंधित असतात कुटुंबातील नाते संबंध असेच मजबूत आहेत की चुलत सुद्धा भाऊ बहीण मानले जातात आणि काकू आणि काका पालक मानले जातात कौटुंबिक म्हणजे मग म्हणजे कुटुंबातील सदस्यांमधील बिनशर्त प्रेम ज्याद्वारे आर्थिक आणि भावनांच्या बाबतीत पाठिंबा असतो. जेव्हा मी आणि माझा भाऊ घरी असतो तेव्हा माझे आजोबा आम्हाला आमच्या परंपरा आणि संस्कृतींबद्दल शिकवतात माझे आजोबा खूप मनमिळाऊ आहेत. आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व छान आणि छान आहे आणि ते त्यांच्या संदेशातून जाणाऱ्या प्रत्येकाशी उद्धट न होता छान आणि शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करतात. वक्रशीरपणा शिध्दनैतिकता स्वच्छता सातत्य प्रामाणिकपणा कठोर परिश्रम आणि विश्वासहर्ता या सहजीवनात यशस्व होण्यासाठी आवश्यक

समाजात नैतिक सांस्कृतिक आणि अध्यात्मिक मूल्यांची अत्यंत काळजी घेतली जाते माझे कुटुंब चांगल्या नैतिक मूल्यावर आधारित आहे आणि आम्ही समाजासाठी एक चांगला आदर्श बनु असा विश्वास आहे शिक्षणाचा प्रभाव असूनही कुटुंब भारतीय लोकांची संस्कृती आणि पर अह परंपरा राखण्यास सक्षम आहे. कुटुंब हे व्यक्ती साठी एक आशीर्वाद आहे. कारण ते इथेच आहेत आणि तेच त्यांना परिभाषित करते नैतिक मूल्य आणि सादिक प्रयत्नांतून चांगले कुटुंब तयार होते. कौटुंबिक कार्यक्रम आणि पार्ट्या किंवा सुट्या आनंदाने साजरा करणे महत्वाचे आहे यामुळे कुटुंबातले नाते नातेसंबंध मजबूत होतात तर हा होता माझे कुटुंब मराठी कुटुंब ही संकल्पना भारतात प्र त्येक व्यक्तीसाठी महत्वाची आहे कुटुंब सामाजिक संबंध आणि वाढीच्या दृष्टीने वैयक्तिक पार्श्वभूमी परिभाषित करते कुटुंबीय बालपण ना पासून प्रौधुत्वापर्यंत व्यक्तीच्या जीवनावर विशेषतः लग्न आणि Career च्या मार्गसारख्या जीवनातील टप्पे संबंधित निर्णयावर प्रभाव टाकता

आपल्याला कुटुंबातूनच मिळते कुटुंबाच्या छायेखाली आपण सुरक्षित आहोत माझे कुटुंब लहान आहे माझ्या कुटुंबात खूप सारे व्यक्ती आहेत कुटुंब हा आपल्या सामाजिकां जीवनातील एक आवश्यक भाग आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याला इतर लोकांकडून प्रेम आणि आपुलकीची गरज आहे.

आज आपण college या विषयावर बोलणार आहोत. अं college म्हटल कि, जेव्हा आपली दहावीची परीक्षा संपत असते किंवा दहावीचा send off चालू असतो तेव्हाच आपल्या मनामध्ये अं अं खूप सारे विचार असतात कि आता आपल एक नवीन आयुष्य चालू होणार आहे, college ला घेऊन, महाविद्यालयाला घेऊन मुलांच्या मनामध्ये खूप exicetement असेत किंवा खूप उत्सुकता असेत कि अस नवीन नवीन जग किवा college म्हटल्यावर अस college अं college ला जाणारा मुलगा म्हटल्यावर त्याच्या डोक्यामध्ये अशा खूप गोष्टी असतात कि माझ आता नवीन जग चालू होणारय, नवीन मित्र-मैत्रिणी चालू होणारायत तर या सगळ्या गोष्टी असतातच त्याबरोबर एक आपल्या महत्वकांक्षा, आपली ध्येय घेऊन अं आपल्याला college ला जायचं असत अशा दोन हेतूने आपण जात असतो एकतर महाविद्यालयीन आयुष्याच अं अनुभव घेण्यासाठी

अस म्हणतात कि college महाविद्यालयाचे दिवस हे सोनेरी म्हणून आपल्या अं आपल्या memory मध्ये किवा आपल्या आठवणीमध्ये साठलेले असतात. अह याच्यावर अं खूप छान छान कवितासुद्धा मराठी कवीनी केलेल्या आहेत, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे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 त्या दिवसांमध्ये अं त्या दिवसांमध्ये असेलेल college च वातावरण किवा college मध्ये केलेल्या मज्जा canteen मध्ये मारलेल्या गप्पा घालवलेला वेळ bunk केलेले तास अं library मध्ये घालवलेला वेळ किवा ladies room मध्ये

अं एक आपल्या मनाचा खूप जवळचा कप्पा या सगळ्या आठवणींशी जोडलेला असतो अं आणि जेव्हा आपण क~क~कप्पा उघडतो किवा जेव्हा आपण या आठवणी खुल्या करतो तेव्हा नक्कीच आपल्या सगळ्यांना एक नवीन उर्जा त्या आठवणींमुळे मिळत असते त्यामुळे college चे दिवस हे सोनेरी दिवस, college चे दिवस हे स्वप्नांचे दिवस असे हम्म अस त्याच्याकडे संबोधल जात आपल्याला माहितीय म्हणजे माझ्या माझ्या दृष्टीने तरी अकरावीचा पहिला दिवस हा अं हा मनामध्ये अं एक हुरहुर लावणारा पण असतो, एक उत्सुकता वाढवणारा पण असत की, माझा वर्ग कसा असेल, वर्गात कुठले मित्र-मैत्रिणी असतील, माझ शिक्षक कसे असतील college वातावरण कस असल माझ माझा वर्ग कसा असेल? वर्गातील benches कसे असतील? बाहेरून, खिडकीच्या बाहेरून दिसणार वातावरण कस असेल? या सगळ्या गोष्टी अं मनामध्ये अं घेऊन आपण महाविद्यालयामध्ये पाऊल टाकत असतो. आणि पाऊल टाकत असतांना आपल्या डोक्यामध्ये या विचारांनी थैमान घातलेल अस~असत कि, माझ हे नवीन आयुष्य कस असेल? आणि ज्यावेळी आपल्या~आपल्याला या आयुष्याची सुरुवात होते अं त्यावेळी मात्र आपण त्या सगळ्या दिवसांमध्ये इतक रमून जातो की, आपल्याला अं आपल्याला अस वाटत की हे दिवस संपूच नये.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 आणि आपण अं महाविद्यालयीन अं किवा तरुण किवा तरुणी अं तरुणीचा प्रवास पूर्ण करून आपल्याला career कडे पाऊल टाकायला लागत असत. असे असे हे टप्पे असतात, या महाविद्यालाय~विद्यालायानाच्या आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. एकतर सगळ्यात महत्त्वाच आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असता ज्याच्यामध्ये अं ज्याच्यामध्ये अं नृत्य, गाणी, नाटक, वाद-विवाद स्पर्धा या सगळ्या गोष्टी अं दरवर्षी अं हा एक महत्त्वाचा भाग समजला जातो सांस्कृतिक विभाग महाविद्यालयाचा हा एक अं खूप मोठा विभाग असतो ज्याच्यामध्ये अं जी मूल active असतात त्या त्या मुलांसाठी हा विभाग अं हा विभाग खूप महत्त्वाचा गणला गणला जातो. अं या त्याच्यानंतर या या विभागामध्ये अनेक मुलं आपली कला कलागुण सादर करून college च नाव मोठ करत असतात, माझ्य college मधली अनेक मुलं अं आत्ताच्या अं हास्यसम्राट किवा हास्य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 अं माझ्या college चा एक मुलगा आज माझ्या माझ्या गावच नाव मोठ करतो so अशा सांस्कृतिक विभागाला सुद्धा खूप महत्त्व असत आणि एक acadmic वर्ष म्हटल तर आपण अं आपण जेव्हा college च शेवटच वर्ष साजर करत असतो तेव्हा अं बक्षीस वितरण सोहळा सोहळा असतो एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपल नाव पु~पुकारल जाण त्यांच्या समोर आपल्याला बक्षीस मिळण ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते, तर अशा विविध गोष्टी college मध्ये घडत असतात.

पुढे जातो तेव्हा या गोष्टी खूप शुल्लक वाटतात, पण त्यावेळेला, त्या क्षणाला आपल्यासाठी ते क्षण खूप महत्त्चाचे असतात किवा खूप अं ते क्षण आपल्यासाठी अं नाजुक असतात. आपण त्याला खूप छान जपत असतो. अं म्हणजे आपल्या नजरेमध्ये त्यावेळी एक student किवा एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थी म्हणून अं आपण जेव्हा त्या अं गोष्टींमध्ये involve असतो अं सहभागी असतो त्यावेळी आपल्यासाठी ते अं ते क्षण खूप महत्त्वाचे असतात आपण खूप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 एखाद समजा आपल्याला lecture आवडत नसेल एखादे sir आपल्याला आवडत आवडत नसतील तर त्याचं lecture कस bunk कस bunk करून अं canteen मध्ये बसतो canteen canteen हा महाविद्यालयाच्या आयुष्यामध्ये आपल्या आपल्या आयुष्यामध्ये असणारा एक महत्त्वाचा घटकय किवा सगळ्यांच्या आठवणींशी जोडलेला एक महत्त्वाचा कप्पा आहे. कि जिथ आपण तासंता बसायचो, आपल्या मित्रमैत्रीणींसोबत गप्पा मारायचो अं canteen वाल्यांकडे canteen वाल्या दादांकडे खूप सारी उधारी अं अं असायची जी महिन्याला आपण द्यायचो सगळ्यांनी मिळून एकाच एकाच मिसळ मध्ये आपण चौघ चौघ बसून म्हणजे मित्रमैत्रिणी खायचो तेव्हा कारण आपण कुणी कमवायचो अं कमवत नसतो आपल्या घरातन जे काही पैसे मिळतात त्याच्यातंच आपल्याला या सगळ्या गोष्टी अं manage करायच्या असतात त्यामुळे मग आज तू अं आज तू पैसे दे आज मी देतो किवा कधीकधी एका चहा मध्ये दोघ चहा पितो.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 अस वाटत कि ते दिवस कधी संपूच नाही अं college college च्या college च्या प्रत्येक प्रत्येक उपरा मध्ये आपली एखादी ना एखादी आठवण साठलेलीच असते मग तो आपला अकरावीचा वर्ग असेल अकरावीपासून मग तो पंधरावी पर्यंतचा वर्ग असेल प्रत्येक वर्गामध्ये आपली एक आठवण असते, आपल्या bench वर आपली एक आठवण असते त्या bench सोबत घालवलेला आपल्या आवडत्या आपल्या आवडत्या शिक्षकांचा तास असेल किवा आपल्या नावडत्या शिक्षकांचा तास असेल नावडत्या शिक्षकांच्या तासाला केलेल्या करामती असतील किवा उद्योग असेल किवा आवडत्या शिक्षकांच्या तासाला आपल्याला मिळालेलं प्रोत्साहन असेल किवा शिक्षकाकडन आपल्याला जर एखादी कौतुकाची थाप मिळालीअसेल तर त्यावेळी जी आलेली मनामध्ये जी भावना असेल ह्या सगळ्या गोष्टी तशाच्या तशा साठवलेल्या असतात so मग त्याच्यानंतर college चा campus असेल अं campus असेल campus मधली हिरवाई असेल किवा झाड असतील, मैदान असेल college च जिथ आपण अं राष्ट्रीय सण साजरे केले असतील मग अं पंधरा ऑगस्ट असेल, सव्वीस जानेवारी असेल, त्यावेळी झालेली परेड असेल किवा त्यावेळी झालेली सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये आपण घेतलेला सहभाग असेल या सगळ्या गोष्टी खूप अं खूप आठवणीत राहतात त्याच्यानंतर college मध्ये असलेले जे काही विभाग असतात ना, NCC विभाग असेल किवा NSS विभाग असेल त्याच्या अंतर्गत आपले विविध प्रकारचे camp होत असतात म्हणजे NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा अं जे जे ज्याच्या अंतर्गत आपण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 स्वच्छतेची मोहीम असेल, किवा अं किवा स्वच्छतेची मोहीम असेल किवा एखादी rally असेल, एखाद्या आजाराविषयी अं लोकांमध्ये निर्माण करण्याची जागरूकता असेल असे विविध पद्धतीचे उपक्रम आपण राबवत असतो

आणि मग त्या आठ दिवसाच, त्या आठ दिवसामध्ये आपल्याला अं इतक काही शिकायला मिळत कि, आपल्याकडे आपल्याला एक आयुष्य, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मिळत असतो college फक्त आपल्याला मज्जा, मस्ती देत नाही तर आपल्याला आयुष्य कस जगायचं आयुष्याकडे कस बघायचं, एक माणूस म्हणून आपण समाजामध्ये कस वावरल पाहिजे, एक मित्र म्हणून आपण मित्राची मैत्री कशी जपली पाहिजे किवा अह आपल्याला आपल्या आपला college च, आपल्या शहराच नाव आपल्याला कस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 अं मला अस वाटत कि college अं college जीवन हे प्रत्येकाला, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या त्याच्या वैयक्तिक अशा वेगवेगळ्या आठवणी असतात, तसच तसच अं आठवणी बरोबरच एक एक टप्पा सुध्दा असतो कधीकधी याच्यामध्ये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 अं म्हणजे कितीही आपण पुढे गेलो, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर गे~ गेलो तर हे college चे golden days किवा college चे सोनेरी क्षण आपण विसरू शकत नाहीत ते आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात, आपण आपण कुठल्याही टप्प्यावर गेलो, आपण कधी दुखी असलो, नाराज असलो कि हे क्षण आठवले त्यातन मिळालेली सकारत्मक उर्जा मिळाली तरी आपण फुडच्या फुडच्या दिशेकडे वाटचाल करायला तयार राहतो म्हणून मला अस वाटत कि अं जे कवी म्हणतात कि, 'दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे' तर प्रत्येक मुलाने, प्रत्येक विद्यार्थ्याने आपले आपल्या आयुष्या आयुष्यातील हे college चे दिवस किवा

खेळ, खेळ म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्पर्धात्मक शारीरिक क्रियाकलप होय. खेळाला सामान्यतः शारीरिक खेळ किंवा शारीरिक कौशल्यावर आधारित क्रियाकल्पांची प्रणाली म्हणून म्हणून ओळखले जाते. ते कामापेक्षा वेगळे असते. अनेकदा आपण वेग-वेगळ्या प्रकारचे खेळ खेळतो. खेळ काही वेळा निव्वळ आनंदासाठी खेळले जातात तर कधी यशासाठी किंवा बक्षीसासाठी खेळले जातात. खेळाचे मुख्य घटक म्हणजे ध्येय, नियम, आव्हान आणि परस्पर हा संवाद. खेळांमध्ये सामं~सामान्यता मानसिक किंवा शारीरिक उत्तेजना आणि अनेकदा

आपला शारीरिक आणि मानसिक विकासही होतो, हे आपल्या शरीरातील रक्ताभिसरणासाठी उपयुक्त आहे, तर दुसरीकडे आपल्या मेंदूच्या विकारासाठी फायदेशीर आहे. खेळ हा व्यायामाचा सर्वोत्तम प्रकार म्हणून मानला जातो. खेळामूळे आपले हृदयही उत्तमाचे राहते. खेळामुळे अं वेग-वेगळ्या प्रकारचे गुण अंगी येतात. जसे की आपण खेळ खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता ही प्रबळ बनते. खेळामुळे खेळांचा अंगी खिलाडूवृत्ती सहकार्य संगभावना

तसेच खेळामुळे आत्मसंयमात प्रसंगावधान, नेतृत्व, धाडसीवृत्ती यांचा विकास देखील घडून येतो. खेळामध्ये आपल्यास कौशल्य दाखवण्यात वाव मिळतो म्हणून आपण खेळ हे नेहमी खेळले गेले पाहिजे. खेळामुळे आपली प्रकृती उत्तम राहते, तसे गावाकडचे खेळ असतात, जसे की आपण सांगू शकतो विट्टी दांडू. सुरपारंभी, गोट्या गोट्या, आट्या पाट्या अं गलोप फुलली, लिगोर अं लगोरी, चोर पोलिस, लपाछपी, खो खो, उड्या उड्या घोडी घोडी, लपाछपी व आंतरराष्ट्रीय खेळ सुद्धा असतात, जसे की रब्बी, कबड्डी, football, hollyball, hocky, cricket cross-country, carrom ludo, boxing, कुस्ती, बुद्धिबळ, baseball, badminton, table tennis, handball हे असे वेग-वेगळे प्रकारचे खेळ हे आपणास बघायला मिळतात. हे गावाकडे व शहराकडे इतके खेळ खेळले जातात व ह्या पैकी अं अजून खेळ आहेत. जस की आता खेळ, हा खेळ पद्धतीवर अवलंबून विविध नावांचे एक शारीरिक क्रियाकलपं आहेत. जवळ जवळ प्रत्येक मूल मग ती मुलगी असो व मुलगा हे खेळ खेळण्यास प्राधान्य देतात. खेळाचे फायदे आणि महत्व ह्याबद्दल लोक सहसा अनेक तर्क करतात. होय! सर्व प्रकारचा खेळांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक कल्याणाशी मजबूत संबंध असतो. हे एखाद्या व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी मदत करते. नियमित पणे खेळणे आपल्या मानसिक क्षमतेच्या विकासासाठी फायदेशीर आहे.

शाळेत सहभागी होणे बंधनकारक करण्यात आले आहेत, कारण या या खेळांमुळे अं मुलांमध्ये वेग-वेगळ्या प्रकारचे गुण निर्माण होतात. खेळ हा एक स्पर्धात्मक खेळ आहे जो

नोकरीची संधी मिळवण्याचा मार्ग मोकळा करतो. खेळामुळे आपल्याला वेग-वेगळ्या प्रकारचे field मध्ये आपल्याला संधी मिळू शकते. jobs ही आपल्याला तिथे ही मिळू शकतात. तसेच क्रीडा स्पर्धा आयोजित करून देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत होते, म्हणून खेळ केल्याने आपले अर्थव्यवस्था ही आपल्या देशाचे चांगले होते, जेव्हा एखाद्या देशाचे नागरिक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये जिंकतात, तेव्हा हा विजेता देशाचा नागरिकांना अभिमानास्पद असतो. म्हणजे जस की आपण आपला अं एखाद्या देशाला आपण represent करतो आपल्या खेळाडूं देशाची आपली आपल्या अं खेळ आपण हे करत असतो जे आपल्याला प्रेरित करतो आणि आपल्यामध्ये देशभक्तीची भावना निर्माण करते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांमधील तनाव कमी करण्यासाठी. क्रीडा देखील एक प्रभावी मार्ग आहे की हे एखाद्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य तसेच देशाची अर्थव्यवस्था आणि सामाजिक सामर्थ्य सुधारण्यास मदत करते. म्हणूनच खेळ खेळल्याने आपल्या आरोग्य व सामाजिक सुधारणा सुद्धा होते. नियमितपणे खेळ खेळल्याने मानसिक आणि शारीरिक विकासाला चालना मिळते. हे आपले शारीरिक आणि मानसिक संतुलन राखून आपली एकाग्रता स्मरणशक्ती सुधारते, म्हणूनच लोक ही म्हणतात की आपण खेळ खेळले पाहिजे त्यामुळे आपली शारीरिक व बौद्धिक किती चांगली राहते. तसेच व अं खेळ खेळयाने आपली एकाग्रता, आपले जीवन अधिक शांत बनतो. तसेच उदभव~ उदभवू शकणारे कोणताही स्थिति चांगली राहते.